इम्प्रेसच्या प्रिंटिंग आ प्रेझेंटेशन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात कागदावर प्रेझेंटेशन प्रिंट करण्याचे पर्याय जाणून घेऊ
स्लाईड हँडआउट्स नोट्स आणि आउटलाईन
येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रे ऑफिस सूट 334 वापरणार आहोत
अनेकदा प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी कागदावर लागते
उदाहरणार्थ प्रेझेंटेशनची कॉपी श्रोत्यांना पुढील संदर्भास द्यायची असते
प्रथम सॅम्पल इम्प्रेस प्रेझेंटेशन फाईल वर डबल क्लिक करून उघडू
स्लाईडची प्रिंट घेण्यासाठी फाइल वर जाऊन प्रिंट वर क्लिक करा
किंवा Ctrl आणि पी कीबोर्डवरील बटणे एकत्र दाबा
जनरल आणि ऑप्शन्स टॅबखालील सेटींग्जबद्दल जाणून घेण्यास लिबर ऑफिस रायटरमधील व्ह्यूइंग एंड प्रिंटिंग डॉक्युमेंट्स ट्युटोरियची मदत घ्या
जनरल टॅब मधल्या प्रिंट खालील डॉक्युमेंट फिल्डमध्ये इम्प्रेससाठी काही विशिष्ठ पर्याय उपलब्ध असतात
यामुळे सोयीच्या फॉरमॅटमध्ये स्लाईडची प्रिंट घेता येते
स्लाईड्स हँडआउट्स नोट्स आणि आउटलाईन पैकी आपण स्लाईड्स पर्याय निवडू
लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबवर क्लिक करा
येथे आपण स्लाईडचा रंग आणि आकार व जो भाग प्रिंट करायचा आहे तो निवडू शकतो
कंटेट्स खाली स्लाईड नामे दाते एंड टाइम आणि हिडेन पेजेस हे निवडूया
पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपण स्लाईडचे नाव तारीख व वेळ आणि एखादे न दाखवले जाणारे पान प्रिंट करू शकता
नंतर कलर खालील ग्रेस्केल पर्याय निवडा
नावाप्रमाणेच स्लाईड तिच्या मूळ किंवा कृष्णधवल रंगात प्रिंट करता येते
आणि साइझ खाली फिट टीओ प्रिंटेबल पेज पर्याय निवडा
लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील इतर पर्याय कशाप्रकारे काम करतात ते तुम्ही स्वतः करून पाहू शकता
तुम्हाला ज्या उद्देशाने प्रिंट घ्यायची आहे त्यानुसार पाने लेआउट टॅबमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत
समजा एकाच पानावर अनेक स्लाईडस् छापायच्या आहेत
त्यासाठी पेजेस पेर शीत पर्याय निवडा
डिफॉल्ट रूपात प्रत्येक पानावर एकच स्लाईड प्रिंट होते
येथे पानाचा छोटा प्रिव्ह्यू दिसत आहे
ड्रॉप डाऊन ऍरोवर क्लिक करून पानावरील स्लाईडस्ची संख्या निवडा
दोन संख्या निवडल्यास प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला दोन स्लाईडस् दिसतील
सहा निवडल्यास सहा दिसतील
द्रव आ बॉर्डर अराउंड ईच पेज पर्याय निवडल्यावर प्रिंट करताना प्रत्येक पानाला काळ्या रंगाची बॉर्डर दिसेल
त्यामुळे पान आकर्षक दिसेल
ब्रोच्युर पर्यायामुळे स्लाईड पुस्तक रूपात प्रिंट करता येतात
त्यामुळे बाईंडिंग करणे सोपे जाते
सध्या आपण हा पर्याय निवडणार नाही
ह्या पर्याया चे कार्य तुम्ही नंतर स्वतः जाणून घ्या
ऑप्शन टॅबमधील कुठलाही चेक बॉक्स निवडलेला नाही ही खात्री करा
हे चेक बॉक्स विशिष्ट कारणांसाठी दिले आहेत
याची चर्चा पुढे कधीतरी
आता प्रिंट बटणावर क्लिक करा
तुमचे प्रिंटर योग्य पध्दतीने कॉन्फिगर केला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल
पुढे हँडआउट्स पर्यायाबद्दल जाणून घेऊ या
फाइल वर जाऊन प्रिंट वर क्लिक करा
आणि जनरल टॅबमधील प्रिंट खालील डॉक्युमेंट फिल्डमधून हँडआउट्स पर्याय निवडा
डिफॉल्ट रूपात एका पानावर चार स्लाईड असतात व त्यांचा क्रम ठरलेला असतो
या प्रेझेंटेशनसाठी यात बदल करू नये
लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील साइझ हा टॅब डिसेबल्ड म्हणजेच निष्क्रीय आहे
ह्याचे कारण प्रिंटचा आकार हा स्लाईडस् ची संख्या आणि शीटचा आकार यावर अवलंबून असतो
आता प्रिंट बटणावर क्लिक करा
प्रिंटर कॉन्फिगर केला असल्यास छापण्यास सुरूवात होईल
आता पहिल्या स्लाईडवर जाऊन नोट टॅबवर क्लिक करा
येथे आपण थिस इस आ सॅम्पल नोट ही तळटीप टाईप करू या
स्लाईडसच्या तळटीपा प्रिंट करण्यास फाईलवर जाऊन प्रिंट निवडा
जनरल टॅबमधील प्रिंट खालील डॉक्युमेंट फिल्डवर जाऊन नोट्स पर्याय निवडा
प्रिव्ह्यू पेज पहा
खालील भागात तुमची तळटीप दिसत आहे
आता लिब्रे ऑफिस इम्प्रेस टॅब वर क्लिक करा
लक्षात घ्या नोट्स प्रिंट करताना साइझ हा पर्याय उपलब्ध नसतो
आता प्रिंट या बटणावर क्लिक करा
प्रिंटर कॉन्फिगर केलेला असल्यास छापण्यास सुरूवात होईल
प्रेझेंटेशन करताना संदर्भ म्हणून स्लाईडसची रूपरेखा छापण्यासाठी फाइल वर क्लिक करून प्रिंट निवडा
जनरल टॅबमधील प्रिंट खालील डॉक्युमेंट फिल्डवर जाऊन आउटलाईन पर्याय निवडा
डावीकडील प्रिव्ह्यू पेज पहा आताLibre ऑफिस इम्प्रेस टॅबवर क्लिक करा
लक्षात घ्या आउटलाईन प्रिंट करताना साइझ हा पर्याय उपलब्ध नसतो
आता प्रिंट बटणावर क्लिक करा
प्रिंटर कॉन्फिगर केलेला असल्यास छापण्यास सुरूवात होईल
या पाठात आपण प्रिंटचे विविध पर्याय जाणून घेतले
स्लाईड हँडआउट्स नोट्स आणि आउटलाईन कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट
नवीन प्रेझेंटेशन तयार करा
फक्त दुसरी स्लाईड प्रिंट करा
हँडआउट रूपात पहिल्या चार स्लाईडस् प्रिंट करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद